कपाटामध्ये वेगवेगळे पाउच आहेत शेजारी एक फ्रीज ठेवलेला दिसत आहे.

बजार आहे बजार मध्ये कोपर्‍यात सी_सी_टी_वि दिसत आहे.

चित्रा मध्ये ब्लैक कलर एक इंडिगो गाडी आहे पाठीमाघे जळण रचलेल आहे.

आहे. कडेला एक छोटं मंदिर दिसत आहे.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर दिसत आहे मंदिराला तीन पायर्‍या आहेत.

दिसत आहे काही फुलांच्या माळा भिंतीवरून सोडण्यात आलेल्या आहे.